मला इथे गार्डन दिसत आहे गार्डन मध्ये --

खिडक्यांना कॉटन स् लावलेले आहेत. हॉटेल च्या वरती पाण्याच्या दोन टंकया दिसत आहे त्याचा कलर काला आहे.

मला इथे जीम दिसत आहे जीम मध्ये लाइट सुरू आहे जीम मध्ये ऑरेंज कलर ची मॅट टाकलेली आहे.

ऑरेंज कलर ची मैट दिसत आहे आणि जिमच्या भिंतींचा कलर पेंट गुलाबी आहे.

ग्रीन ची ग्रास लावलेली आहे दिवसाची वेळ आहे आणि मला इथे--

मला इथे बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंगचा कलर पांढरा आणि निळसर आहे.

मला इथे पोस्टऑफिस दिसत आहै पोस्टऑफिस च्या भींत्यांच्या कलर पांढरा आणि लाल आहे.

खिडक्या दिसत आहे आणि दिवसाची वेळ आहे बिल्डिंग च्या बाहेर झाडं दिसत आहे.

मला इथे एक रूम दिसत आहे आणि रूम मधे ब्लॅक बोर्ड दिसत आहे आणि--

मला इथे जिम दिसत आहे जिम मध्ये लाइट सुरू आहे.

आणि एक मोठा पिवळा कलर चा दोर दिसत आहे आणि मशीन दिसत आहे.

मला इथे दिवसाची वेळ दिसत आहे एक ट्रॅक्टर दिसत आहे ट्रॅक्टर वर--

आणि बाइक चा कलर काला आहे आणि दिवसाची वेळ आहे.

आहे दिवसाची वेळ आहे कार्यालया समोर दोन तीन मानस उभी दिसत आहे आणि कार्यालयाच्या आजूबाजूला मोठे-मोठे झाड आ--

ग्राउंडवर खूप मुलं खेडताना दिसत आहे काही मुलांनी पांढरा कलरचं टी-शर्ट आणि पांढरा कलरचा पॅंट घातलेला आहे. दिवसाची वेड आहे.